लिबर ऑफिस रायटरच्या फाइंड एंड रिप्लेस आणि ऑटोकरेक्ट पर्यायांवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
फाइंड एंड रिप्लेस स्पेलचेक ऑटोकरेक्ट आपण ग्नू लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट चे व्हर्शन 334 वापरणार आहोत
आता आपण रायटर मधील फाइंड एंड रिप्लेस पासून सुरूवात करू या
हे संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट शोधते आणिकिंवा त्या टेक्स्टला रिप्लेस करते
उदाहरणाच्या सहाय्याने त्याबद्दल अधिक जाणून घेऊ
त्यासाठी प्रथम आपली resumeओडीटी ही फाईल उघडा
आता Editया पर्यायावर क्लिक करा आणि नंतर फाइंड एंड रिप्लेस वर क्लिक करा
किंवा स्टँडर्ड टूल बार वरील बटणावर क्लिक करा
सर्च forआणि रिप्लेस विथ अशी फील्ड असलेला डायलॉग बॉक्स उघडेल
आपल्याला शोधायचे असलेले टेक्स्ट सर्च फोर या फील्ड मध्ये टाईप करा
उदाहरणार्थ आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमधील असे प्रत्येक स्थान शोधायचे आहे येथे रमेश असे लिहिले आहे
मगSearch फोर या आपल्या फील्ड मध्ये रमेश टाईप करा
आता फाइंड एल वर क्लिक करा
रमेश असे लिहिलेली प्रत्येक जागा हायलाईट झालेली दिसेल
आपण शोधलेला शब्द ज्या टेक्स्टने रिप्लेस करायचा आहे तो रिप्लेस फिल्डमध्ये टाईप करा
उदाहरणार्थ आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमध्ये रमेश हे टेक्स्ट मनीष ने रिप्लेस करायचे आहे
मग रिप्लेस विथ tab मध्ये मनीष टाईप करा
आता रिप्लेस एल वर क्लिक करा
आपल्या डॉक्युमेंटमधील रमेश हे टेक्स्ट प्रत्येक ठिकाणी मनीष ने रिप्लेस झालेले दिसेल
डायलॉग बॉक्समध्ये खाली मोरे ऑप्शन्स असे बटण दिसेल
त्यावर क्लिक करा
मोरे ऑप्शन्स या बटणामध्ये फाइंड एंड रिप्लेस साठी इतर पर्याय दाखवले गेले आहेत
यामध्ये बॅकवर्डसह हा पर्याय आहे
जो टेक्स्टला खालून वरच्या दिशेला शोधतो
तसेच करंट सिलेक्शन ऑनली हा पर्याय आपण निवडलेल्या भागातच टेक्स्ट शोधतो
यात इतर एडवान्स्ड पर्यायही आहेत
जसे की रेग्युलर एक्सप्रेशन्स सर्च फोर Stylesआणि इतर
डायलॉग बॉक्सच्या उजवीकडे अजून तीन पर्याय आहेत
ते म्हणजे एट्रिब्यूट्स फॉर्मॅट आणि नो फॉर्मॅट
हे युजरला फाइंड एंड रिप्लेस चे विविध प्रकारचे एडवान्स्ड पर्याय प्रदान करतात
हे बंद करा
आपण त्याबद्दल अधिक माहिती एडवान्स्ड ट्युटोरियल्स मध्ये जाणून घेऊ
फाइंड एंड रिप्लेस बद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण रायटरमध्ये स्पेलचेक च्या सहाय्याने स्पेलिंग कसे तपासायचे ते पाहू
स्पेलचेक चा उपयोग संपूर्ण डॉक्युमेंटमधील किंवा टेक्स्टच्या निवडलेल्या भागातील स्पेलिंगच्या चुका तपासण्यासाठी होतो
स्पेलचेक ची सुरूवात कर्सरच्या सध्याच्या जागेपासून संपूर्ण डॉक्युमेंटच्या किंवा निवडलेल्या भागाच्या शेवटपर्यंत होते
नंतर आपण डॉक्युमेंटच्या सुरूवातीपासूनच स्पेलचेक सुरू करण्याचा पर्याय निवडू शकतो
स्पेलचेक हे शब्दातील स्पेलिंगच्या चुका शोधते
आणि यूझर डिक्शनरी मध्ये आधी नसलेले शब्द समाविष्ट करण्याचा पर्याय उपलब्ध करते
ते कसे लागू होते ते पाहू
स्पेल चेक हे फीचर प्रत्येक भाषेसाठी वेगळे असते
उदाहरणार्थ मेनूबारवरील टूल्स पर्यायावर क्लिक करून मगOptions वर क्लिक करा
उघडलेल्या डायलॉग बॉक्समध्ये लँग्वेज Settingsवर क्लिक करा
आणि नंतर लँग्वेजेस वर क्लिक करा
यूझर इंटरफेस या पर्यायाखाली इंग्लिश उसा हा पर्याय सेट असल्याची खात्री करून घ्या
त्याच्या खाली लोकेल सेटिंग या फिल्डच्या डाउन एरो वर क्लिक करून नंतरEnglish USAया पर्यायावर क्लिक करा
डिफॉल्ट लँग्वेजेस फोर documentsया शीर्षकाखाली वेस्टर्न या फिल्डमध्ये इंग्लिश इंडिया ही भाषा डिफॉल्ट रूपात सेट आहे
स्पेल चेक साठी आवश्यक असलेली डिक्शनरी इंग्लिश इंडिया मध्ये नसण्याच्या शक्यतेमुळे आपण ही भाषा बदलून ती इंग्लिश उसा करू या
त्यासाठी वेस्टर्न फिल्डच्या डाउन एरो वर क्लिक करून इंग्लिश USAहा पर्याय निवडा
शेवटी ओक बटणावर क्लिक करा
अशा प्रकारे आपणEnglish उसा या भाषेसाठी स्पेल चेक कसे कार्य करते हे बघण्यासाठी तयार आहोत
स्पेलिंग एंड Grammarहे फीचर वापरण्यासाठी AutoSpellCheckहा पर्याय एनेबल झाल्याची खात्री करून घ्या
ते एनेबल नसल्यास टूलबारवरील AutoSpellCheckच्या बटणावर क्लिक करा
आपल्या resumeodtया फाईलमध्ये मदर्स ऑक्युपेशन खाली housewifeचे चुकीचे स्पेलिंग husewifeअसे टाईप करा आणि स्पेसबार दाबा
चुकीच्या शब्दाखाली लाल रंगाची रेघ आलेली दिसेल
आता husewifeया शब्दावर कर्सर नेऊन ठेवा आणि स्टँडर्ड टूल barवर वरील स्पेलिंग एंड Grammarच्या आयकॉनवर क्लिक करा
आपल्याला हा शब्द नोट इन डिक्शनरी या फिल्डमध्ये दिसेल
चुकीचे स्पेलिंग असलेल्या शब्द लाल रंगाने हायलाईट केला जातो आणि सजेशन्स या बॉक्समध्ये योग्य शब्दासाठी अनेक शब्द दिले जातात
ज्यातून आपल्याला योग्य शब्द निवडायचा असतो
सजेशन या बॉक्समध्ये housewifeया शब्दावर क्लिक करा आणि मगChangeया बटणावर क्लिक करा
या उघडलेल्या छोट्या डायलॉग बॉक्समध्ये ओक वर क्लिक करा
आता आपल्या डॉक्युमेंटमध्ये बरोबर स्पेलिंग आलेले दिसेल
आपण केलेले बदल उंडो करू
आता आपण ऑटोकरेक्ट हा स्टँडर्ड टूल barचा अजून एक पर्याय शिकू
ऑटोकरेक्ट हे स्पेल चेकचे एक्सटेन्शन आहे
ऑटोकरेक्ट हा पर्याय आपल्याला मेनूबार मधील फॉर्मॅट च्या ड्रॉप डाऊन मध्ये दिसेल
ऑटोकरेक्ट हा आपण चेक केलेल्या पर्यायानुसार आपोआप फाईलचे फॉरमॅटिंग करतो
ऑटोकरेक्ट ऑप्शनवर क्लिक करून हा पर्याय निवडता येतो
AutoCorrectनामक डायलॉग बॉक्स उघडेल
ऑटोकरेक्ट हा पर्याय आपण लिहू ते टेक्स्ट आपोआप दुरूस्त करून घेईल
ऑप्शन्स या टॅबमध्ये आपण जो पर्याय निवडतो त्यानुसार ही दुरूस्ती केली जाते
येथे अनेक AutoCorrectचे पर्याय आहेत
जसे की डिलीट स्पेसेस अट ठे एंड एंड बिगिनिंग ओएफ पॅराग्राफ इग्नोर डबल स्पेसेस आणि इतर अनेक
उदाहरणाच्या सहाय्याने ते कसे कार्य करते ते पाहू
आपल्या रिझ्यूम फाइल मध्ये टेक्स्ट टाईप करू
शब्दांमध्ये कधी एक दोन किंवा तीन स्पेसेस सोडू
आता संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा
मेनूबारवरील फॉर्मॅट वर क्लिक करा
ड्रॉप डाऊन मधील ऑटोकरेक्ट वर क्लिक करा
आणि शेवटी सब मेनूमधील ऑटोकरेक्ट ऑप्शनवर क्लिक करा
ऑप्शन्स टॅबवर क्लिक करा
आता इग्नोर डबल spacesवर क्लिक करा आणि OKवर क्लिक करा
यापुढे टाईप केलेल्या टेक्स्टमध्ये तुम्हाला दोन शब्दांमध्ये डबल स्पेस टाईप करता येणार नाही
मनीष नावापुढे कर्सर नेऊन ठेवा
आता की बोर्डवरील स्पेस बार दोन वेळा दाबा
आपल्याला दिसेल की कर्सर केवळ एकच घर पुढे सरकला आहे आणि टेक्स्टमध्ये दोन स्पेसेसची परवानगी देत नाही
एका स्पेस नंतर कुमार हे आडनाव टाईप करा
ऑटोकरेक्ट पर्याय संक्षिप्त रूपात लिहिलेला शब्द किंवा त्याचा भाग पूर्ण शब्दात रूपांतरित करू शकतो
याद्वारे आपण मोठ्या शब्दांचे शॉर्टकट्स बनवून आपले टायपिंगचे कष्ट वाचवू शकतो
उदाहरणार्थ आपल्या resumeओडीटी या फाईलमध्ये एखादा शब्द किंवा काही शब्दांचा समूह असू शकतो जो डॉक्युमेंटमध्ये वारंवार वापरला गेला आहे
ही वाक्ये किंवा शब्द परत परत लिहिणे कंटाळवाणे होऊ शकते
समजा आपल्या डॉक्युमेंटमध्ये थिस इस आ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे वारंवार टाईप करायचे आहे
याचे आपण संक्षिप्त रूप बनवून ते संपूर्ण वाक्य किंवा शब्दसमूहात बदलू शकतो
तर आता आपण बघू की stpहे संक्षिप्त रूप आपणautomatically स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट मध्ये कसे बदलू शकतो
आता मेनूबारवरील फॉर्मॅट वर क्लिक करूनAutoCorrectया पर्यायावर जा आणि नंतरAutoCorrect Optionsवर क्लिक करा
डायलॉग बॉक्समधील रिप्लेस टॅबवर क्लिक करा
इंग्लिश उसा ही भाषा निवडली असल्याची खात्री करा
आता रिप्लेस फिल्डमध्ये आपल्याला ज्या टेक्स्टला रिप्लेस करायचे आहे ते एसटीपी असे टाईप करा
Withफिल्डमध्ये ज्या टेक्स्टने रिप्लेस करायचे आहे ते स्पोकन ट्युटोरियल Projectहे टेक्स्ट टाईप करा
डायलॉग बॉक्समधील न्यू बटणावर क्लिक करा
रिप्लेसमेंट टेबल मध्ये आपल्याला नवी एंट्री झालेली दिसेल
आता ओक बटणावर क्लिक करा
आता थिस इस आ stpहे टेक्स्ट टाईप करा आणि स्पेसबार दाबा
आपल्याला stpहे बदलून तेथे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट झालेले दिसेल
जेव्हा आपल्याला डॉक्युमेंटमध्ये एकच टेक्स्ट अनेक वेळा टाईप करायचे असते तेव्हा हा पर्याय अतिशय उपयोगी पडतो
बदल उंडो करून घेऊ
अशा प्रकारे आपण ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात
फाइंड एंड रिप्लेस स्पेल चेक ऑटोकरेक्ट आता असाइनमेंट करू
राइटर मध्ये थिस इस आ न्यू documentठे डॉक्युमेंट डील्स विथ फाइंड एंड रिप्लेस हे टेक्स्ट टाईप करा
आता फाइंड एंड Replaceवापरून तुमच्या documentमधील fileहा शब्द शोधा
आपल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट हा शब्द टीटी एक्स टीटी ने रिप्लेस करा
हे स्पेलिंग दुरूस्त करून टेक्स्ट करण्यासाठी स्पेल चेक या फीचर चा वापर करा
डिफॉल्ट रूपात इंग्लिश ही भाषा वापरा
ऑटोकरेक्ट फीचरच्या सहाय्याने थिस इस लिब्रिऑफिस Writerया टेक्स्टसाठी टीएलडब्लू हे एब्रिव्हिएशन बनवा आणि त्याचा वापर करून बघा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहेज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीमSpoken ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवितेपरीक्षा उतीर्ण होणा या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला भेट द्या
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्या कडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे